टक्स टायपिंग च्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
येथे आपण टक्स टायपिंग आणि टक्स टायपिंग इंटरफेस या बद्दल शिकू
टाइप करणे शिकू
बरोबर चटकन आणि कुशाग्रता हे इंग्लिश कीबोर्डचे एक वैशिष्ट्य आहे
प्रत्येक वेळी किबोर्डकडे न पाहता टाइप करायला तुम्ही शिकणार
टक्स टायपिंग म्हणजे काय
टक्स टायपिंग हे टायपिंग ट्यूटर आहे
हे आपणास इंटरॅक्टिव्ह खेळ आणि वेगवेगळी अक्षरे टाइप करण्यास शिकवते
तुमच्या गतीने टायपिंग शिकू शकता
टायपिंग ची गती तुमच्या अचूकते बरोबर हळू हळू वाढेल
टक्स टायपिंग नवीन शब्दांचा सराव आणि भाषा स्थिर करण्यास सक्षम बनविते
येथे आपण उबुंटू लिनक्स 1110 वर टक्स टायपिंग 180 वापरणार आहोत
उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर च्या सहाय्याने टक्स टायपिंग इन्स्टॉल करू शकता
उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर बद्दल अधिक माहित साठी कृपया उबुंटू लिनक्स ट्युटोरियल्स वरीलwebsite पहा
चला टक्स टायपिंग उघडू या
प्रथम कॉम्प्युटर च्या डाव्या बाजूला कोपऱ्यात गोलाकार असलेले दश होम के वर क्लीक करा
सर्च बॉक्स दिसेल
दश होम मधील सर्च बॉक्स मध्ये टक्स टायपिंग टाइप करा
सर्च बॉक्स च्या खाली टक्स टायपिंग आयकॉन दिसेल
टक्स टायपिंग आयकॉन वर क्लीक करा
टक्स टायपिंग विंडो दिसेल
टक्स टायपिंगमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो
फिश कॅस्केड आ गेमिंग झोन
कॉमेट झॅप एनोथर गेमिंग झोन
लेसन्स - अक्षर शिकण्यास विविध लेसन्स चा समावेश होतो
पर्याय टक्स टायपिंग प्रोजेक्ट मेनू शब्द संपादित परीछेद टाइप माहिती मिळविणे भाषा स्थिर करण्यास मदत करते
क्विट - खेळ थांबविण्यास क्विट वर क्लीक करा
lessonच्या आधारे टाइप चा सराव करू
मुख्य मेन्यु मध्ये लेसन वर क्लीक करा
विंडो कंप्राइजिंग लेसन दिसेल
चला पहिला लेसन शिकुया
basic lesson 01xmlवर क्लीक करा
विंडो संबंधित सूचना दिसेलती वाचा
लेसन सुरु करण्यास स्पेसबार दाबा
विंडो मध्ये कीबोर्ड दिसेल
शिकण्याची सुरवात आ या अक्षरापासून करू
सरावासाठी पी हे बटन दाबा
विंडो मध्ये टाइप केलेले अक्षर दर्शित होताना दिसतील
खालील ओळ काय दर्शवित आहे
आ आ म्हणजे काय
यासाठी हे अक्षर टाइप करणे आवश्यक आहे
या ओळीला टीचर्स लाईन नाव देऊ
आपण इंग्लिश कीबोर्ड पाहत आहोत जो स्टँडर्ड कीबोर्ड म्हणून जास्त वापरला जातो
तुम्हाला आ भोवताली लाल चौकोन दिसतो का
याचा अर्थ आपणास अक्षर टाइप करावे लागणार आहे
कीबोर्ड ची पहिली ओळ अंक विषेश अक्षरआणि backspace दर्शविते
टाइप केलेले अक्षर backspace के दाबून डिलीट करा
कीबोर्ड ला अक्षर अंक आणि इतर अक्षर असे तीन रॉव्स असतात
कीबोर्डच्या दुसऱ्या ओळीमध्ये विशेष अक्षरे आणि enter के चा समावेश होतो
पुढच्या ओळीत जाण्यासाठी enter के दाबू शकता
कीबोर्डच्या तिसऱ्या ओळीत कॉलन semicolon आणि कॅप्स लॉक बटन असते
कॅपिटल लेटर साठी कॅप्स लॉक बटन वापरा
कीबोर्डच्या चौथ्या ओळीत विशेष अक्षरे आणि shift के असते
कॅपिटल लेटर टाइप करण्यास shift के सोबत कोणतेही अक्षर दाबा
बटनावरचे शब्द टाइप करण्यास shift के दाबून ते बटन दाबा
उदाहरणार्थ 1 या बटनावरचे उदगारवाचक चिन्ह टाइप करायचे असल्यास
चिन्ह टाईपकरण्यास shift के सोबत 1 दाबा
कीबोर्डच्या पाचव्या ओळीत ctrl Alt function के आणि स्पेस बार चा समावेश होतो
आपण टायपिंग लॅपटॉप आणि डेस्कटॉप कीबोर्ड मधील फरक पाहु
लक्षात घ्या Tux टायपिंग डेस्कटॉप आणि लॅपटॉप कीबोर्ड समान असतात
कीबोर्डवर आपल्या बोटांचे स्थान पाहू
हि स्लाईड पहा
हि बोटांची नावे दर्शविते बोटांना डावीकडून उजवीकडे नावे दिली आहेत
करंगळी अनामिका मधले बोट तर्जनी आणि अंगठा
डावा हात कीबोर्ड च्या डाव्या बाजूवर ठेवा
खात्री करा की करंगळी आ वर आहे
अनामिका स् वर
मधले बोट डी वर
तर्जनी एफ वर आहे
आता उजवा हात कीबोर्ड च्या उजव्या बाजूवर ठेवा
करंगळी colonsemi कलर कीस्ट्रोक वर आहे हि खात्री करा
अनामिका ल वर
मधले बोट Kवर
तर्जनी जे वर आहे
उजव्या अंगठ्याचा वापर स्पेस बार वापरण्यास करा
दोन्ही हातांचे चित्र बरोबर बोट वापरून टाइप करण्यास मार्गदर्शन करतील
डाव्या हाताच्या करंगळी जवळ लाल सर्कल पाहून आशर्यचकित आहात का
बरोबर ते बोट आ साठी वापरावे
अगोदरच्या सूचनेप्रमाणे बोटांना कीबोर्ड वर स्थानित करा
चला टाईप करू
टाइपकेलेली अक्षरे टीचर्स लाईन च्या खाली दिसत आहे
यास स्टुडेंट लाईन नाव देऊ
आता टीचर्स लाईन मध्ये न दिसणारे अक्षर टाइप करू
स्टुडेंट लाईन मध्ये चुकीचे अक्षरे दिसतात का
ते दिसत नाही
या शिवाय कीबोर्ड वरील चुकीच्या अक्षरावर एक्स मार्क दिसतो
आणखी काही अक्षरे टाइप करू
आपण टायपिंग चे मेट्रिक्स गोळा करू
आतापर्यंत अनुमान लावला असेल कि डाव्या बाजूचे क्षेत्र काय दर्शविते
टाइम - टायपिंग ची गती ठरविते
चार्स - टाइप केलेल्या अक्षरांची संख्या दाखविते
सीपीएम प्रती मिनिटाला टाइप केलेले अक्षरे दर्शविते
डब्ल्यूपीएम - टाइप केलेल्या शब्दांची संख्या दाखाविते
एरर्स - चुकीच्या संख्या दाखविते
एक्युरेसी - टायपिंग ची अचूकता दर्शविते
मुख्य मेन्यु मध्ये जाण्यास एस्केप के दोन वेळ दाबा
आपण पहिला टायपिंग लेसन शिकलो
कमी गतीत अचूक टायपिंग शिकणे हा एक चांगला सराव आहे
टायपिंग विनाचूक करायला शिकल्यास आपण टायपिंग ची गती वाढवु शकतो
हा पाठ येथे संपत आहे
या ट्युटोरियल मध्ये आपण टक्स टायपिंगशिकलो आणि पहिला लेसन पुर्ण केला
तुमच्यासाठी असाइनमेंट आहे
basic lesson 02xml
स्विच करा
या स्थरावर सराव करा
या स्थरावरील सर्व अक्षरे टाइप करा आणि Enter के दाबा
या प्रकारेइतर लेसन चा सराव करू शकता
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
httpspoken tutorialorgWhat is a Spoken Tutorial हा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट चा सार होता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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
मी कविता साळवे आपला निरोप घेते
सहभागासाठी धन्यवाद